संध्याकाळची वेळ असल्यामुळे तिथे बराच अह अंधार अंधार दिसतोय अह अथांग असं तिथे त्याठिकाणी पाणी दिस--

अह ती इमारत अह अतिशय भव्य दिव्य अशी इमारत आहे.

अह खुप तिथ खुप साऱ्या अश्या अह पाळण्याच्या ज्या तिथे लहान लहान--

समोर एक पार्क दिसत आहे तिथे अह विविध प्रकारची खेळणी दिसत आहे तिथे खुप सारी झाड लावण्यात आलेली आहे तिथे हिरव्या व--

समोर एक शूजच व एक कपड्यांच दुकान आहे अह बुटांच्या दुकानमध्ये तीन ते चार लोक --

गिराईक हे जात आहे तिथे दोन अह बूटांचे दुकान दिसत दिसत आहे तिथे विविध प्रकारची अह बूट विविध प्रकारचे बूट ठेवलेले आहे तिथे --

समोर एक मोठा आरसा आहे तिथे अह तिथे विविध प्रकारचे अ--

क्रीम ठेवण्यात आलेल आहे समोर एक खुर्ची आहे एक लहान मुलगा त्या अह ठिकाणी उभा आहे अह त्याने--

अह कित्येक अह उतरतीवर खुप सारे मोठी मोठी झाड़ दिसत आहेत किती सुंदर मोठा तो डोंगर दिसतोय.

समोर एक अ एक दुकान आहे इराणी कॅफे अस ते दुकानाच नाव आहे तिथे खुप सारे ग्राहक हे उभे आहे.

दुकानासमोर दोन अह लोक हे उभे आहेत.

हे त्याने स्वेटर अह त्याने स्वेटर घातलेल आहे व गळ्यात टाय लावलेला आहे.

समोर समोर एक सुंदर असा प्रदेश मोठ पटांगण दिसत आहे त्याच्या--

त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे विविध रंगाचे अशे ते तम्बूय निसर्गरम्य अशी सकाळ झालेली आहे तिथे एक हिरव्या रंगाची जीप उभी आहे.

तिथे गटू हे अ सीमेंट चे गटू हे लावण्यात आलेले आहे.

इथे दोन लोक हे पुढ जात आहेत तिथे क्रीडांगण हे--

अह हे ठेवण्यात आलेल आहे समोर एक मोठी अह कावलारू घर दिसत आहे तिथे एक महिला सुद्धा दिस --

निसर्गरम्य अस समोर वातावरण दिसत आहे.

ते महाराष्ट्र बँकेच ए.टी.एम. आहे तिथे ए.टी.एम. मशीन दिसत आहे त्या बाहेर एक--

समोर अतिशय खुप सारे विविध प्रकारचे पुस्तकंही त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल आहे.

तेथे स्लॅब टाकण्याच काम चालू आहे.

दिसत आहे ती अ मिरवणूक देवाची मिरवणूक काढण्यात आलेली आहे.

आगरकर रिसर्च इंस्टिट्यूट असं मोठं फलक लावण्यात आलेले आहे जी जी आगरकर रोड पुणे एकेचाळीस दहा--

समोर एक अ जुनं असं दगडा को दगडात असं मोठ्ठ जुनं असं मंदिर दिसत आहे मंदिरावर असं स्थापत्य कला आहे व एक कळस अ त्या ठिकाणी दिसत आहे त्याच्या बाजूला अ सुद्धा एक तेची सुंदर अशी इमारत दिसत आहे.

सफाई होत आहे अस दिसत आहे.